लाल रंगाची चार चाकी इथे दिसत असून लाल रांगीच्या चार चाकी वरती पॉलिथिन लावण्यात आलेल दिसत असून काही व्यक्ती येथे --

वेगवेगळ्या आकाराच्या कमानी याच्यामध्ये करण्यात आलेल्या आहे. तसंच पांढराशुभ्र असं ढग देखील निळ्या अशा आकाशामध्ये दिसत आहे. अतिशय सुंदर असं हे आकार आहे.

प्रवेशद्वाराच्या आत मध्ये काही व्यक्ती जाताना दिसत असून एक इमारत देखील समोर दिसत आहे. प्रवेशद्वारावरती एक फलक देखिल आहे.